मोझिल्ला फायरफॉक्स मधील थीम्स वरील पाठात स्वागत
या पाठात फायरफॉक्समधील थीम्स पर्सोनास जाहिराती रोखणे हे शिकणार आहोत
फायरफॉक्स युजरच्या आवडीप्रमाणे पॅकेजमधे सोयी सुविधा व बदल करण्याची परवानगी देतो
त्यापैकी एक म्हणजे थीम्स
फायरफॉक्सचा स्क्रीन कसा दिसावा हे थीम ठरवते
तसेच बॅकग्राऊंड कलर बटणांचे रूप आणि रचना बदलते
यासाठी आपण उबुंटू 1004 वर फायरफॉक्स व्हर्शन 70 वापरत आहोत
फायरफॉक्स ब्राऊजर उघडू
प्रथम फायरफॉक्सची थीम कशी बदलायची हे जाणून घेऊ
प्रथम लोड इमेजेस ऑटोमॅटिकली हा पर्याय सुरू करूया
त्यामुळे ब्राऊजरमधे दाखवल्या जाणा या इमेजेस बघू शकतो
मेनू बार वरील एडिट आणि नंतर प्रेफरन्स वर क्लिक करा
प्रेफरन्स डायलॉग बॉक्समधे कंटेंट टॅब वर क्लिक करा
लोड इमेजेस ऑटोमॅटिकली च्या चेक बॉक्स वर क्लिक करा
क्लोज वर क्लिक करा
आता यूआरएल वर क्लिक करून एडन्स डॉट मोझिल्ला डॉट ओआरजी स्लॅश फायरफॉक्स स्लॅश थीम्स असे टाईप करा
Enter दाबा
हे आपणास फायरफॉक्स add ओएनएस साठीच्या थीम्स पेजवर नेईल
येथे थंबनेल्स रूपात मोठ्या प्रमाणावर थीम्स दिसतील
थंबनेल्स आपल्याला थीम्स कशा दिसतील हे दाखवते
येथे थीम चा प्रिव्ह्यू बघू शकतो
उपलब्ध थीम्स चे प्रकार बघा आणि ही थीम ज्यांनी वापरली आहे त्या युजर्सनी दिलेली रेटिंग्ज बघा
आता माऊस पॉईंटर काही थीम्स वर नेऊltPausegt शाईन ब्राइट स्किन ह्या थीम वर क्लिक करा
ही पेजवर उपलब्ध असलेल्या अनेक थीम्स पैकी एक आहे
शाईन ब्राइट स्किन थीम पेज उघडेल
कंटिन्यू टीओ डाउनलोड बटना वर क्लिक करा
हे आपल्याला थीम बद्दल अधिक माहिती देणा या पेजवर नेईल
थीम इन्स्टॉल करण्यासाठी एड टीओ फायरफॉक्स बटनावर क्लिक करा
add ओन डाऊनलोडिंग प्रोग्रेस बार उघडेल
पुढे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासंबंधीचा मेसेज उघडेल
इन्स्टॉल नोव वर क्लिक करा
ठे थीम विल बीई इन्स्टॉल्ड ओन्स यू रिस्टार्ट फायरफॉक्स असा मेसेज दिसेल
रिस्टार्ट नोव वर क्लिक करा
फायरफॉक्स बंद होईल
जेव्हा ते पुन्हा उघडेल तेव्हा नवी थीम लागू झालेली असेल
थीम्स पेज वर जाऊ
आता दुसरी थीम निवडू
ही थीम आपल्याला एड टीओ फायरफॉक्स बटण दाखवेल
त्याद्वारे ही निवडलेली थीम डाऊनलोड होईल
डाऊनलोड पूर्ण झाल्यावर एक वॉर्निंग मेसेज विंडो उघडेल
इन्स्टॉल नोव बटनावर क्लिक करा
फायरफॉक्स ब्राऊजर रिस्टार्ट करण्यासंबंधीचा मेसेज दिसेल
रिस्टार्ट नोव बटनावर क्लिक करा
फायरफॉक्स बंद होईल
पुन्हा सुरू झाल्यावर नवी थीम लागू झालेली दिसेल
असे दिसेल की थीम्स मुळे ब्राऊजरचे रंगरूप सुधारता येते
ते तुमच्या आवडीनुसार फायरफॉक्स मधे बदल करते
जर काही कारणांनी डिफॉल्ट थीम वर परत जायचे असेल तर टूल्स खालील add ओएनएस वर क्लिक करा
डाव्या पॅनेलवरील अपियरन्स वर क्लिक करा
येथे डाऊनलोड केलेल्या सर्व थीम्स आपल्याला दिसतील
ही डिफॉल्ट थीम आहे
एनेबल बटनावर क्लिक करा
रिस्टार्ट नोव बटनावर क्लिक करा
फायरफॉक्स बंद होऊन पुन्हा सुरू होईल
आणि डिफॉल्ट थीम पुन्हा दिसेल
add ओएनएस टॅब बंद करूया
पर्सोनास ह्या विनामूल्य इन्स्टॉल करण्यास सोप्या अश्या फायरफॉक्सच्या स्किन्स असतात
पर्सोनास प्लस मुळे ह्या अंगभूत सुविधांवर अधिक नियंत्रण मिळते
तसेच नवीन लोकप्रिय आणि तुमच्या आवडीच्या Personasना एक्सेस मिळतो
यूआरएल बार वर क्लिक करून एडन्स डॉट मोझिल्ला डॉट ओआरजी स्लॅश फायरफॉक्स स्लॅश पर्सोनास असे टाईप करा
Enter दाबा
हे फायरफॉक्स add ओएनएस च्या पर्सोनास पेज वर घेऊन जाईल
येथे मोठ्या प्रमाणावर पर्सोनास दिसतील
आवडीच्या कुठल्याही पर्सोना वर क्लिक करा
हे तुम्हाला निवडलेल्या पर्सोना ची अधिक माहिती देणा या पेजवर घेऊन जाईल
एड टीओ फायरफॉक्स बटनावर क्लिक करा
नवी थीम इन्स्टॉल झाली आहे हे सांगणारा नोटिफिकेशन बार वरती दिसेल
नोटिफिकेशन बारच्या उजवीकडे असलेल्या छोट्या एक्स चिन्हावर क्लिक करा
फायरफॉक्स ही पर्सोना आपोआप इन्स्टॉल करेल
इंटरनेट वापरताना मधूनच येणा या जाहिरातींचा कधीकधी त्रास होतो
या रोखण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत
असेच एक add ओन म्हणजे एडब्लॉक
टूल्स नंतर add ओएनएस वर क्लिक करा
उजव्या कोप यातवरती असलेल्या सर्च tab मधे एडब्लॉक शोधू
Enter दाबा
अड ब्लॉकिंग सॉफ्टवेअरची सूची दिसेल
एडब्लॉक Plusसाठी इन्स्टॉल बटनावर क्लिक करा
एडब्लॉक डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल
आता अड ब्लॉकर इन्स्टॉल झाले आहे
एडब्लॉक विल बीई इन्स्टॉल्ड आफ्टर यू रिस्टार्ट फायरफॉक्स असा नोटीफिकेशन मेसेज दिसेल
रिस्टार्ट नोव लिंक वर क्लिक करा
फायरफॉक्स बंद होऊन पुन्हा सुरू होईल
पुन्हा सुरू झाल्यावर अड ब्लॉकर लागू होईल
परंतु अड ब्लॉकर्स चा वाईट परिणाम म्हणजे अड ब्लॉकर सुरू असल्यास काही साईटस आपल्याला प्रवेश नाकारतात
कारण अनेक विनामूल्य साईटस जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवतात
काही साईटस ब्राऊजरवर दाखवण्यास एडब्लॉकर प्रतिबंध करू शकतात
एडीएस ब्लॉक करण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
या पाठात शिकलोः थीम्स पर्सोनास जाहिराती रोखणे
ही असाईनमेंट करा
नासा नाइट लॉन्च थीम इन्स्टॉल करा
नंतर डिफॉल्ट थीम वर परत या
yahooकॉम वरील पॉप अप्स शिवाय सर्व पॉप अप्स रोखा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे